हे हे चित्र एच_डी_एफ_सी बँके च आहे.

एक गार्डन आहे गार्डन पूर्णपणे हिरवळ ने भरलेल आहे त्याच्यामध्ये --

हे छानपैकी फर्निचर केलेलं आहे .

हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये ट्रॅक दिसतायत माणसं नाही दिसतात लाईट लागलेले आहे.

त्याचप्रमाणे दोन बॉ आणि दोन बॉटल्स एत .

ही व्यक्ती कोण आहे दिसत नाही पण त्या व्यक्तीला दिलेले अवॉर्ड्स वगैरे असं पूर्ण फोटोमध्ये दिसत आहे.

हे एक मोठा हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल गेटवे कर्नाटका याचा अर्थ हे कर्नाटक मधल हॉटेल आहे.

हे सुद्धा झाडे झाडांची मोठी नर्सरी आहे.

आणि त्याच्यावरती सर्व सर्व अ --

हे पण किराणा मालाचं दुकान आहे त्याच्यामध्ये --

अह हिरवी झाड आहेत गार्डन पण हिरवळी ने भरलेलं आहे.

हे एअरपोर्ट आहे एअरपोर्ट वरती --

मेणबत्या लावलेल्या आहेत अह --